अं आणखीन त्याचा जास्त प्रमाणात फायदा पण होतो जसा मोठाले झाड हे असायलाच पाहिजेत, निंबाचं झाड ते त्यांन पण प्रदूषण कमी होत. आणखीन अह हे पण माहिती असेल तुम्हाला अं तुळस तुळस पण लावण्याने प्रदूषणमध्ये खूप त्याचे फायदा आहे कि असा तर आहेच खूप ठिकाणी तुळस तर सगळीकडे असायलाच पाहिजेत असं वाटत आणि प्रत्येक घरात तर तुळस असतेच तर अं एकच तुळस न लावता जास्त आपण झाडे लावला पाहिजेत. घरासमोर पण आता काय करतात जर घर बांधायचा असेल तर बाजूलाच झाड असेल तर लगेच झाडे तोडतात. पण तुम्ही झाड जरी तोंडलत तरी पण तुम्ही झाड लावला पाहिजेत मला असं वाटत झाडाचं प्रमाण हे आपण घराशेजारी बाजूला कुंडीत पण आपण झाड लावला पाहिजेत झाडांमुळे आपण समज Oxigen चा प्रमाण वाडत, आणखीन प्रदूषण पण कमी होत, त्यामुळे वातावरण असे Change होणार नाहीत असं मला वाटत. आणखीन खूप काही आहे तर तुम्हाला काय वाटत त्या विषयी हो तू आता तुम्ही ऐकलं असाल मध्ये कि आह तिकडं UP ला म्हणजे अं खूप पाऊस पडतो तिकडं म्हणजे अं असा जास्त बरेच पाऊस येतो मंग त्या पाऊसामुळ नदीला पूर येतो मंग त्यांचा पण गाव असेल तर त्यांना पण खूप त्रास होतो. पूर आल्यावर कुठं कुठं तर पूर्ण च्या पूर्ण गाव वाहून जात त्यांचं ते सामान ते राहण्याचं सगळं वस्त्र निवारा त्यांचं पाण्यात वाहून जात तहे पण सगळं वातावरणामुळं तिथं त्यांना

उन्हात पण तिकडे म्हणजे अस अं खूप गरम हवा असते तिथं उन्हाने पण खूप आजारी पडतात लहान लेकरांना त्यांनापण

ते तसच तिकडं अं म्हणजे थंडी अन पाणी जास्त आहे तर ते अं उत्तर प्रदेशला तिकडं अं म्हणजे तांदूळ पीक पण खूप घेतला जात तसच तुम्ही ऐकलं असाल कि कोंकणमध्ये तिकडं पण खूप थंडी होती तिकडं पण खूप पाणी आहे तिकडं पण अं खूप म्हणजे अह पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे हे तर तुम्ही ऐकलंत असल हो तुम्ही बरोबर बोलल्या मलाही तसच वाटतंय कि हवामानावरच समज सगळे समज जर हवामान चांगलं राहील समज पण हवामानामध्ये पण कस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 कि जास्त प्रमाणात पाऊस पडला होता तर त्या पावसात पूर्ण लोकांच्या घरात शिरल होत पाणी दिल्लीमध्ये पण तसाच झाला होत कि त्यांच्या घरामध्ये पाणी म्हणजे त्यांना बसायला सुद्धा जागा नव्हती म्हणजे त्याच धान्य ते सगळं वाया गेल अस तर खूप ठिकाणी झालाय पण अस मला वाटतय कि न्हायी व्हायला पाहिजेत आणखीन अं उन्हाळ्यात पण एखाद्या वेळेस तर मदत तर कोरडा दुष्काळपण झाला होता तर अं जास्त प्रमाणातून पडायचं तर खूप प्रमाणात ऊन उन्हामुळं समज पाणी च प्रमाण पण खूप कमी झालत पण असा नाही व्हायला पाहिजेत कि ज्या Time ला पाऊस येतो त्या Time ला पाऊस यायला पाहिजेत पण जास्त प्रमाणात पण पाऊस हम्म जर राहिला तर त्यांनी जास्त लोकांना नुकसान होत आणि उन्हाळ्यात कस म्हणजे एखाद्यावेळेस अं म्हटलं तर अं बिलकुलच उन्ह पण म्हणजे इतक उन्ह पडायचं कि पाऊस पाणीच नव्हतं राहत तर मला अस वाटत कि अह पाणी पण खूप महत्वाचं आहे आणि उन्ह पण महत्वाच आहे पण ज्यास्त अति प्रमाणात नसाला पाहिजेत जस उन्ह पण हे कस अं राहायला पाहिजेत अह म्हणजे त्याचा ह्या हेच्या मधेच रहायला पाहिजेत म्हणजे Limit मध्ये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 अं खायलापण अह प्राण्यांना खायाला राहत जस त्यांना पाणी नसतं प्यायला पण पाणी राहत नाही आणखीन जे धान्य उगवत त्यांना पण नसत आणखीन शेतामध्ये कोणतेपण समज आता अं गवत ते असत जर समज गायी ते खात्यात तर त्यांना पण समज अं त्यात गवत पण उगवत नाही कारण कि ते उन्हामुळ वाळून जात आणि पाण्याचं पण प्रमाण प्रमाण एक्दम कमी होत तर मला अस वाटत कि अह म्हणजे पाऊस हा आणि उन्ह नाही का फक्त पावसाळ्यात पाऊस उन्हाळ्यात उन्ह अशी Limit मध्ये राहायला पाहिजेत आणि थंडी पण खूप महत्वाची आहे अस वाटत तुम्हाला काय वाटत या विषयी हो तुम्ही जस म्हणल कि आह म्हणजे दुष्काळ पण त्यांनी पण खूप त्रास होतो तर अं मला असं वाटत कि महाराष्ट्रातच खूप जास्त दुष्काळ पडतो कारण कि एकड जास्त पाऊसच होत नाहीआता येवढा म्हणजे अं थंडी पण येवडी निघून गेली पण जास्त थंडी जाणवली नाही ह्यावेळेस पावसाळ्यात पण जास्त पाऊस पडत नाही तस तिकडं पाण्या महाराष्ट्रात पाण्याची पण खूप टंचाई आहे म्हणजे अं दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि उन्हाळ्यात तर बघायचं कामचं नाही एक एक महिना पाणीच येत नाही नळाला तर अं म्हणजे सगळे नदी आणि ते सुकुन जातात अं इतक उन्ह पडत हे सगळं हवामानाच्या बदलामुळेच होत कि अं खूप जोर जोरात म्हणजे जास्त उन्ह पडत तर मंग पाणी पाणी पण नसत तर आता दुष्काळमुळ पण अं म्हणजे सगळ्यात जास्त त्रास तर मला असं वाटत शेतकऱ्यांनाच होतो कारण मला अस वाटत कि त्यांनी पीक लावलेली पीक सुकून जातात पाणीच नसत तर काय करणार पण बिगर पाण्याचं म्हणजेच कोणतच पीक उगणार नाही अन पाणी तर गरजेचंच आहे तर महाराष्ट्रात म्हणजे अं खूप पाण्याची टंचाई पण असते तसच ती आता Up मध्ये ना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 अं म्हणजे उन्ह पण खूप जास्त पडत थंडी पण जास्त असती अन थंडी जास्त आहे म्हणून तिकडं गहू आणि सगळी पीक म्हणजे अं ज्या ज्या असं हवामानानुसार घेतल्या जातात म्हणजे जे जे महिना असल कि तस तस पीक घेतल जात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

तरच समज आपणही निरोगी राहीन जस मानस, प्राणी अनखीन शेतकऱ्यांना पण खूप त्याचा अं तोटा होणार नाही Weather हे नाही का प्रमाणातच राहायला पाहिजेत अन जास्त प्रमाणात त्याच

okay mam bye

समुद्रकिनाऱ्याचे सहल संग्रहालयाचे किंवा आणखीन काही असो पण एक का दशाकडून अधिक काळ जवळजवळ non stop प्रवास केल्यानंतर मी बरेच काही पाहिले आहे आणि हो ना नक्कीच पाककृति म्हणजे जगातील सर्व उत्कृष्ट गोष्टीच्या कोणत्याही यादीमुळे व्यक्तीस एकनिष्ठ असलेली एक ही हम्म

बरं अं थाई speed food खाणे लहान टेबलावरील लहान plastik च्या स्टूलवर बसून पूर्ण स्थायी speed food पाककृती खाणे मजेदार बनते परंतु restaurant मध्ये तुम्हाला विस्मरणीय garment आणि पालक कृती देखील मिळतील प्रादेशिक विशिष्ट असा आहे की तुम्हाला flavour चे कधी कंटाळा येत नाही मध्ये आणि उत्तरेकडील ईशान्य खाद्यपदार्थांमधील नेहमी आनंददायी आणि तिखट तांदूळ आणि भरपूर मसाले आणि मासे असतात इतर भागात कणिक तेलकट जास्ती असतात मी कोणते स्थान परी कदाचितच स्मशान ह परी म्हणजे श्रीमंत जास्त प्रसिद्ध नाही ज्याला नियत पणे जगातील सर्व

बरं माझे आवडते स्थायिक म्हणजे सुनतान स्वादिष्ट ही हिरवी पपई सलाड आणि every need aloevera सह anti air

रान येणे थांबू शकत नाही

बरं माध्यम भूमीच्या रीप्रभावामुळे मध्य पूर्वे प्रमाणे कोणत्याही salet करत नाही या प्रभावाच्या अर्थ असा देखील होतो की पाककृतीच्या भाज्याचे भरलेले आहे आणि रंगाचे इंद्रधनुष आहे मध्य पूर्वीचे खाद्यपदार्थ म्हणजे शाहकारी लोकांसाठी बरेच काही आहे आणि ते जगातील सर्वात आरोग्यदायी आरा का पैकी एक आहे

मला पोहा आवडते मला स्प्रिंग रोल आवडतात मला पिनया मधले जवळजवळ प्रत्येक जेवण आवडते मी विशिष्ट पिनया मधील मुळे मोहिते गावात नमुने घेतलेले sweet food याचा आनंद घेतला स्थायी खाद्यपदार्थ प्रमाणेच मी ते नामी काककृती जगभर मिरज केली परंतु देवा व्यसना मधून प्रवास असतात आणि साहेबांच्या रस्त्यावर बंद फूडच्या आल्यानंतर वाटेचे नमुने घेत असतात तेव्हा प्रत्येकाने खाद्य औषधी वनस्पतीच्या ठीक केलेले अनुभव आहेत आज जे प्रमाणेच तुमचे जेवण तयार करत आहेत

अच्छा सूचीतील युक्त अनेकाप्रमाणे पोहा एक मोठा आहे आणि बेसिकल खाद्यपदार्थासाठी फक्त एक शैली म्हणून ओळखल्याच एक ठिकाण आहे या या बिझनेस सर्वात वर्चस्व स्थानावर असणे हे कारण म्हणजे इतरांप्रमाणेच प्रवास करत असतात उत्तम जेवण करण्याचे सुसंगता vicotone खाद्यपदार्थ इतर कोणतेही जास्त मला wicitomi किंवा व्यासपीठ चिकन लोकां द्वारे जे वेळेवर केले जाते त्यामध्ये मोठा फरक लक्षात आला आहे की तुम्हाला जेणेकरून मी सिक restorant म्हणजे देशातील सर्वोत्तम खाद्यपदार्थ हे मिस उसकाच्या शहरांमध्ये आहे ज्याला सात मोलाची भूमी म्हणून ओळखले जाते दुसरे म्हणजे miscity city म्हणजे एक प्रचंड वीस पटर पारंपारिक आणि मनोरंजक खाद्य पदार्थ आहे जा म्हणजे mescue चा जवळ जवळ सर्व veage पूर्ण प्रादेशिक पाककृती समाविष्ट होते परंतु तुम्हाला चविष्ट मास करू शकते जसे की gyahead tyatoo प्रत्येक लहान शहर मोठे शहर किंवा येथे असते

तालू वापरून जातात आणि त्याचे भरीत प्रादेशिक विविध असते त्याच्यावरचं नवीन आणि मनोरंजन पदार्थांमध्ये कधीही कमी नसतात

कोणचे स्वर्णीय आहेत प्रत्येक भिन्न चिवट किंवा स्वादिष्ट पदार्थ फरकण्याच्या दोघी आहेत आणि सामान्याच्या काही विशिष्ट घटकांवर असामान्यपणे खास बनवते त्यांची इतर भागात अगदी सामान्य तपासणे ताजे गरम आणि जलद दिले जाते मला तो होली देखील सापडले की box देशातील बनवलेली एक पांढरी wine आहे मुळे मला वाटते की scan say brity आणि युरोपी मधील आणि कदाचित जगातील सर्वोत्तम खाद्यश्वर आहे प्राणी पाककृती आणि आचार् आचार्य पणे समाजातील संस्कृती कृती ग्राम म्हणजे मी तुम्ही तुमच्या जीवनाच्या आस्वाद घेत आहात, हा युरोपीय खाद्यपदार्थाच्या अन्न न ऐकलेले नायक आहे आणि spain ला त्यापेक्षाही वरचा खाद्यपदार्थाच्या देशात उंच स्थान मिळवायचे हवे आहे

हा मी आले परत गावावरनं. हो मी आले गावावरनं परत. हम्म यावेळची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच होती . वर्षभर शाळा आणि classes करून दमलेलो असतो ना ऐवढे की कधी एकदा उन्हाळ्याची सुट्टी, कधी चालू होते आणि कधी एकदा मामाच्या गावी जातो असं झालेलं असतं आपल्याला सगळ्यांना हो ना. हो ना, मी तर शेवटचा paper हा. काही नाही मी शेवटच्या पेपरच्या दिवशी तर असं अगदी हवेमध्ये होते बाबा उद्यापासून आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी काही tension काही नाही, कधी पण उठा, कधी पण काही पण करा, शाळेचं, अभ्यासाचं कशाचं आपल्याला डोक्याला tension नाही आता मी तर मामाच्या गावी जाते कोकणामधे तिथं तर एवढं ऊन असतं ना. म्हणजे बाहेर जास्त पडायलाच होत नाही, म्हणून मी यावेळेला काय केलं, सूर्याला आणि उन्हाला दोष न देण्यापेक्षा, मी काही तरी नवीन नवीन कला किंवा खेळ शिकू असं मी यावेळेला ठरवलं होतं.

घरचे आंबे असतात, म्हणजे आता आपण इथे गावात अं शहरात कसं आपण पेटीतनं आणणार मग ते कसे आंबे असतात. किंवा gas वर पिकवलेले असतात असं नाही म्हणजे अक्षरशः आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर अगदी पाडाचा आंबा म्हणजे झाडावर चढून आंबे काढून झाडावर बसूनच खाल्ले हो आणि, बरोबर, बरोबर आहे correct आहे आणि त्याची चवच वेगळी असते. म्हणजे तू इथं अं शहरामधे तू कितीही पैसे दे आणि कितीही तू भा~ चांगल्या किंमतीचा किंवा चांगल्या प्रतीचा आंबा आण, पण ते झाडावर बसून झाडावर तोडून आंबा खायचा तो अं चा आनंदच वेगळा पूर्णपणे. हो, आणि इथ माझ्या मामाच्या घरा शेजारी छोटासा असा तलाव होतं तिथे तर आम्ही दोन दोन तास मनमुराद पोहायचो. आणि त्याच्यामुळे मला पोहणे एवढं आवडू लागलं न की इथ आल्यावर पण मी आता शोधते की इथ जवळपास कुठ swiming pool आहे तर तिथं मी पोहणं चालू करेन एवढं relax वाटतं पोहण्यामुळे excercise पण होते water therepy पण होते, आणि मजा मिळते ते आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला अं पाण्याशी आपली एक अस मैत्रीच जमते अस मला वाटत म्हणजे भिती राहत नाही पाण्याची. अं तिकडे सगळे हेच असतात न तिथे रान भरपूर असतं मामाच्या गावी त्यामुळे रात्री रानात फिरायला जायचं म्हणजे कसं आपल्याला अं रोमांचकारी अनुभवच देऊन जातं. रात्रीचं तिथे ते अं light चे किडे आपण म्हणतो न त्याला, काय म्हणतात? अं मला आठवेना ते, जस हा~ तर ते light चे किडे पण असं.

मावशी पण शेजारी आहे राहायला. आणि मीच सगळ्यात मोठी असल्यामुळे माझे एवढे लाड करतात, आणि त्याच्यात आईबाबा माझ्या बरोबर नसतात. मग मला कोण बंधनं घालणार कोणीच नाही की, हे नको करू, तसं नको करू, असं नको बघू, असं नको वागू, असं नको करू, असं कोणी बोलणारच नसतं. उलटे सगळे लाड करणारे असतात, त्यामुळे गेले की अगोदर आधी,

रात्री सात वाजले ना की, अस सुमसुमाट होतो काहीच तिथं कोणाचं म्हणजे, गाडी तर येतच नाही. अगदी गाव असल, खेडेगाव असल्यामुळं एखाद दुसरी bus येत असेल गावामधे तेवढंच काय ते. पण बाकी मग तिथ लोकांकडे two म्हणजे दुचाकी नाही, चार चाकी नाही, काहीच नाही आणि त्याच्यामुळे रस्त्यावर अशी वर्दळ नसतेच. अं आसुली गाव म्हणून आहे.

हम्म हो. हो. आणि पेन चा गणपती पण~ अं

हम्म हम्म हम्म हो पेंनचे गणपतीतले जे गणपतीच्या ज्या मूर्ती असतात, ना त्या एकदम सुबक, सुंदर अश्या आकर्षक असतात. त्याचं खूप वर्षा पासून~ म्हणजे तिथं नाव आहे. आपल्या शहरात तर, पेनचा गणपती ची मूर्ती द्या असच आम्ही प्रत्येक वर्षी तर गणपती आणताना आम्ही तेच त्या काकांना सांगतो की, पेन ची गणपतीची मूर्ती द्या, असं.

हम्म हम्म हम्म हम्म आणि करवंद त्याच्यानंतर अं खायला करवंदाच्या जाळीत जाऊन खायचे तिथे करवंद एवढे सुंदर लागतात ना. की त्याचं त्याला black berry म्हणतात पण ते, खूप छान त्याची चव असते. हो! हो हो! बरोबर आहे. आणि त्याच म्हणजे, त्याच पण एक अस तंत्र असत की कूठल, अ~ तुमची करवंद पिकलेली किंवा खुर्द~ कुठल करवंद रसाळ असेल ते पण शोधयच पण एक अस तंत्र असत. त्याच्यामुळ तुम्हाला बरोबर ते ओळखता येत, की बाबा हे करवंद खूप गोड आहे, हे अजून पिकलेल नाही ये. हे खाव का ते खाव असं, त्याच्यामुळ अजून तुमची हा, हं हं हं हं हं हं. हो. आणि इथल कोकम हो. आमच्या मामाच्या अंगणामध्ये कोकम च झाड आहे, काजुच झाड आहे, आंब्याच झाड आहे. सगळ्या प्रकारचे झाड आहे, त्यामुळ ते अं म्हणजे मुर्टे माहित आहेत काय तुला? तू मुर्टे हा शब्द कधी ऐकलाय का?

बरोबर. अस topping म्हणजे आपण अ~ कुठलाही cake च्या वरती अस cherry on the top ठेवतो ना correct हो. आणि ते एवढं सुंदर लागतो मुर्टा खायला एवढं रुस् रसाळ असतो तो मुर्टा. आणि म्हणजे ते मुर्टा खायचा? हो! हो त्याच चवच वेगळी असते. ते मुर्टा हा प्रकारच कोणाला माहिती नहीं, कोणाला माहित नाही. आणि ते almost तुला taste सांगू का पेरू सारखी चव असते. म्हणजे पेरू सारखं थोडस अस पण पेरू पेक्षा रसाळ असते. आणि मला आता मी बोलतीय माझ्या तोंडात पाणी येतंय एवढा हो एवढा तो मोर्टा असा छान असतो. आणि मग आम्ही काय करतो गेलो न की मुर्टे काढायचे सगळे ठीक आहे. तिथंचे काजू side ला ठेवायचे, सगळे अगोदर मुर्टे फस्त करायचे, त्याच्या नंतर तिथं खाली पालापाचोळा पडलेला असतो ना, तो गोळा करायचा. त्याच्यामध्ये ते सगळे काजू घालायचे, आणि अस छान barbeque करून अस छान smoky flare देऊन ते काजू खायचे. एवढा सुंदर त्याचा चव लागतंय ना, अशी क~ अशी थोडीशे अशे smoky flavour ही आलेला असतो त्याला. खूप सुंदर ते काजू लागतात असं आहे.

त्याला पुसून घ्यायचं व्यवस्थित काजू तर काय आम्ही लगेच च्~ अं हे~ विस्तावत घालून लगेच त्याला शेकून, लगेच खाऊन घेतो हे करतो, त्यामुळे त्याची चवच पूर्णपणे वेगळी लागते. असं आहे. आणि आंब्याच झाड एकतर एवढा मोठा असतो, एक आंबा मला जास्त करून पायरी पेक्षा म्~ हा देवगड हापूस जास्त, हापूस जास्त आवडतो. पण आता घरात एवढी लोक मामाकडे, तर मग

मामीला केळी आंब्याच लोणचं घालायचं असल, की ती मला सांगणार जा घेऊन ये, दोन कैरी आंबे तोडून आण, मग मी कैरी आंब्याच लोणचं करते. असं हो. हो, हम अ रे मामाची हा आंबा बर्फी तर famous कोकणातली आंबा बर्फी, कोकम सरबत हे famous तिथं खूप प्रसिद्ध आहे ते, आणि माझ्या मामाची मुलगी जी आहे ना, ती तर म्हणजे तिला तो आता तू म्हटलीस ना मुरब्बा, एवढा तिला आवडतो. ती वरण भातात ते मुरब्बा घालून खाते.

मला कितीतरी माझ्या मैत्रिणींनी सांगितल होत की, येताना आम्हाला अं आंबा बर्फी घेऊन ये. त्याच्या नंतर कोकम सरबत घेऊन ये, आणि हे घेऊन ये, मुरब्बा घेऊन ये. तर मी तुझ्यासाठी पण आणलाय, तू पण, तुला जेव्हा वेळ मिळेल येऊन घेऊन जा माझ्या कडे. मुरब्बा म्हटलं की

आंब्याचा कुठलाही बाकीचा पदार्थ आवडत नाही माझ्या बहिणीला पण तसच आहे. म्हणजे तिला आमरस सुध्दा आवडत नाही, आंबा बर्फी नाही, तिला आंबा वडी नाही, काही आवडत नाही तिला आणि त्याच्या उलट मला सगळ आवडत. म्हणजे आ~ मला काही समजत नाही, मी म्हटल बर आहे, चांगल आहे तिला काही आवडत नाही न, मग मला सगळ खायला मिळतं. अस, मला तर आंब्याचं काही पण द्या, म्हणजे मी त्याच्यासाठी crazy च आहे, म्हणजे मला वेडच लागत. उन्हाळा आला की, कधी एकदा आंबा खाते अस होतं मला.

रुद् उम्म~ नाही. हम्म हो का? हो~ रुद्रक्षच झाड असत? हो, हम्म नहीं मी पहिल्याच ऐकतिये हे. मदास् हा

हम्म मग ते फळ आपण खाऊ शकतो? Ok मग केवढ मोठ असत, म्हणजे लिंबू सारखं छोटं असत, का थोड मोठ असत? आकार कसा असतो त्याचा? नाही रे, म्हणजे फळाच, फळाचा आकार? OK हा हा हा ह ह मग एक मुखी रुद्राक्ष, दुई मुखी रुद्राक्ष ते पण त्याच्यातच ते अ~ म्हणजे वेगवेगळं असत न? हम्म हा. ok

हो पाठव. हो पाठव न पाठव चांगल आहे न, उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण काय-काय, काय-काय शिकतो न. आपल्याला नवीन काही तरी शिकायला मिळत आपल्या नवीन अनुभवाचं अनुभवायला मिळतं. आपलं अ~ आपली जे आठवणी असतात, त्याच् त्याच्यामध्ये अजून काही तरी भर पडते, अस होतं.

आम्ही सगळे जण तिथे जातो अं प्रत्येक वेळेला आपण कधी महाबळेश्वर ला गेला, कधी आम्ही साताऱ्याला गेलो, कधी आम्ही अं मध्यप्रदेशात गेलो. असं

हो. मुर्डेश्र्वर आहे. मुर्डेश्र्वर beach ahe

हम्म तेच न आणि तिथं beach वर आता scuba diving पण भरपूर ठिकाणी चालू झाल आहे, त्यामुळे आता अजून मज्जा scuba diving करताना. हो~ ते कौलारू घर त्यांची मला खूप आवडतात. कौलारू हो त्याला काहीतरी म्हणतात, म्हणजे ते न मानपुरी कौलारू घरं अस काहीतरी, काहीतरी नाव आहे त्याचं मला नाव आठवेना, त्या कौलारुंना काहीतरी, कौलारू घरांना काहीतरी एक अस विशिष्ट नाव आहे ब्यांग् ब्यांगलोरी कौलं ब्यांग्लोरी, ब्यंगलोरी. कौलं अस काहीतरी म्हणतात, अशी लाल color ची अशी जी half म्हणजे अर्धकोऱ्~ अर्धवृतुलाकृती असतात न ती, ती ब्यांगलोरी कौल अस म्हणतात त्यांना. आणि specially ते अस अ~ उतरत्या ह्याच्यामधे लावलेली असतात, जस कोकणात पाऊस खूप पडतो न, त्याच्यामुळे अं भरपूर म्हणजे जाळ घरावरं पाणी साचू नये त्याच्यासाठी ते आहे उतरत्या क्रमाने लावलेले असतात, अस असत. आता मी आज आले न इकडे उद्यापासून तिथे आता दोन, तीन दिवसात पाऊस चालू होईल, आणि एकदा पाऊस चालू झाला कोकणामधे की थांबत नाही कोकणात.

अं जे हे अस, भावना जे असत त्याच्या मधे न, जी अनुभूती असते ती पूर्णपणे वेगळी असते. मी आता कोकणात अं मी कोकण एवढं फिरलेली आहे न म्हणजे मी सांगत बसले न आपला पूर्ण दिवस जाईल, अस आहे. भरपूर कोकणात फिरलेली आहे. ते main जो अं Beach तू दापोलीचा beach म्हटलीस ना तिथे तर आम्ही सतत जातो. तिथं गर्दी पण भरपूर असते, पर्यटक पण भरपूर येतात तिथे आणि अं तिथल जे रखरखाव आहे beach चा तो पण त्यांनी चांगला व्यवस्थित ठेवलेला आहे, म्हणजे कचरा नाही, सगळ असं कठडे वैगरे व्यवस्थित बांधलेले आहेत. म्हणजे जे फिरायला जातात पर्यटक त्यांची सोयसुविधा चांगली केली आहे सगळी कडे hotels मिळतील, खानावळ मिळतील. लगेच तुम्हाला booting ला जायचं असेल booting आहे scuba diving ला जायचं असेल scuba diving आहे, सगळ आहे तिथे. तू केलं आहे scuba diving कधी?

हो तेचं न हो, आणि तिथे काय करतात ते, आत समुद्रा पर्यंत नेतात तिथे dolphin दाखवतात dolphin दाखवत परत, त्यांना ते काय करतात एकदम उलटे होतात ते, पोट पूर्ण पाण्यात उलटवतात ते, भर सुद्रात आपल्याला ते पडतात ते असतात तिथे लोकं, हो ते असतात लोक, आपण life jacket पण घातलेलं असत, हो हो correct banana boat बरोबर. एवढं bumpy असते ते, एवढं हा. आणि आशी भीती वाटत असते, मी त्यांना तेच म्हटल, म्हटल मला भीती वाटते भर समुद्रात तुम्ही उलट करणार आणि भर समुद्रात आम्हाला पाण्यात पडणार, तर म्हणले की तस काही नाहीं. तुम्ही life jacket घातलेलं आहे, आणि तुमच्या आजूबाजूला आम्ही असणारच आहे. त्यामुळे काही tension नाही, आणि मला खरच भीती वाटत होती त्या वेळेला खूप. मी तरी त्यांना म्हटल तुम्ही माझ्याच पाठीमागे बसा अजिबात इकडतकड जाऊ नका. मग जेव्हा त्यांनी boat उलटवली ना बापरे! मला एवढी भीती वाटली, पण life jacket घतलं होत, त्याच्यामुळे मी लगेच वरती आले. आणि शेजारी ती लोकं पण होती. हो~